कपडे धुवायला हे काराय सगळे नोकर वर्ग जाणारे बाहेर कुठे तरी कामाच्या निमित्ताने धूवण्यासाठी वेळ नसतोआणि आता अ कपडा असा आशा वेगवेगळ्या जातीचे कपडे असतात जे घरी धूता येत नाहीत त्यामुळे लॉन्ड्रीचा उपयोग हो --

आता आपल साध शरीर असताना शरीराला हाडांचा सापळा आहे तेव्हा ते शरीर मजबूत आहे नुसत निव्वळ शरीर कस उपयोगाच तसच हे पण आहे.

आपण व्यक्तीने करताना त्याच्या मध्ये किती जीव ओतून व्यवस्तीत स्वयपाक बनवलेला असतो पण त्याची खणाऱ्याला ती कदर नसते.

आता आपण लहान पणी काढलेले दिवस एकमेकांच्या मित्र मैत्रीन बरोबर केलेली मज्जा मस्करी हे फारच फारच हे दिवस शाळेचे गेलेले दिवस परत येत नाहीत हे खरय बर का.